अं इथं इथं घर बांधायला चालू असल्यासारखं दिसतंय. जेथे की गवंडी माणसं काम करत आहेत. एक स्त्री ही काम करू लागत आहे.